चार पाच लोक बसले आहेत एक जण लिहीत आहे.

आणि कार केअर जर्मन कार केअर लिहून आहे.

खूप गर्दी आहे काही जेंट्स आहे काही लेडीज आहेत.

दहा बारा चेअर आहेत चेअर चा कलर काळा आहे काही चेअर वर --

जे आपले सामान घेऊन उभे आहेत एका चेअर वर एक माणूस आणि एक महिला --

बॅग आहे त्या बॅग चे चेकअप ते सिक्युरिटी गार्ड करीत आहेत आजूबाजूला --

हे ऑपरेशन थेटर आहे.

ऑक्सिजन च्या इ_सी_जी च्या अश्या मशीन्स आहेत.

एका अलमारी मध्ये कपडे बॉक्स आहे एका अलमारी मध्ये --

एक शेड आहे त्या शेड मधून मा शेड चा रंग पांढरा आहे.